ह्या ठिकाणी हे मोठ मोठे कारखाने आहेत त्या ठिकाणी मोठ मोठे ते पाइप तिथे हो--

एक सुनसान असा हा रस्ता आहे तिथे हाये एक आस चौकण बस स्टॉप बनलेला आहे आणि तिथे काही लोकांही झाडे लावलेली आहेत तिथे हिरव गार आस गवत आस गवलेल आहे.